लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमवरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
या ट्युटोरियलमध्ये प्राथमिक कमांडस् शिकू या
यात उबुंटू 1004 वापरू
लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम कशी सुरू करायची हे तुम्ही जाणता असे आपण मानू या
जर आपल्याला यासंबंधी माहिती हवी असेल तर httpSpoken Tutorialorg येथील उपलब्ध ट्युटोरियलमध्ये पाहू शकता
या ट्युटोरियलमध्ये आपण कमांड आणि कमांड इंटरप्रिटर म्हणजे काय हे पाहणार आहोत
नंतर आपण लिनक्समध्ये मन या कमांडच्या सहाय्याने मदत कशी मिळवायची ते पाहू
आता पहिला प्रश्न कमांड्स म्हणजे काय
साध्या शब्दात सांगायचे तर लिनक्स कमांड म्हणजे असे शब्द की जे टाईप केल्यावर संगणक काही कार्य करतो
लिनक्स कमांडस् चार किंवा कमी अक्षरांच्या असतात
जसे की एलएस व्हो पीएस
कमांडस् लॉवरकेस मधे दिल्या जातात व केस सेन्सेटिव्ह असतात
एप्लिकेशन मेनू मध्ये जा
एक्सेसरीज सिलेक्ट करा आणि त्यात उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी टर्मिनल वर क्लिक करा
किंवा टर्मिनल विंडो उघडण्यासाठी कीबोर्डवरील CTRL ALT आणि टीटी ही बटणे एकत्रितपणे दाबा
आता आपल्याला प्रॉम्प्ट आणि त्याच्यापुढे लुकलुकणारा कर्सर दिसेल
इथेच आपल्याला कमांड टाईप करायच्या आहेत
व्हो असा शब्द टाईप करा आणि एंटर की दाबा
आपण लॉग्ड इन असलेल्या उपयोगकर्त्यांची नावे बघू शकतो
आपण व्हो ही कमांड कार्यान्वित केल्यावर सिस्टीम वर कोण लॉग्ड इन आहे हे दिसते
संगणकातील कोणत्या घटकामुळे काही अक्षरांनी बनलेली कमांड कार्यान्वित होते
हे कमांड इंटरप्रिटर चे काम आहे
त्याला शेल असे म्हणतात
शेल हा एक प्रोग्रॅम असून तो आपल्याला आणि लिनक्स सिस्टीमला जोडण्याचे काम करतो
तसेच शेल ऑपरेटिंग सिस्टीमला कार्यरत करण्यासाठी कमांडस् स्वीकारतो
लिनक्समध्ये एकापेक्षा जास्त शेल स्थापित केलेले असू शकतात
युजर त्याच्या आवडीप्रमाणे हवा तो शेल वापरू शकतो
लिनक्सवर कायम स्वरूपी binsh हे स्टँडर्ड शेल इन्स्टॉल केलेले असते
ज्याला बाश म्हणजेच ठे ग्नू bourne अगेन शेल म्हणतात
जे ग्नू सूट ओएफ टूल मधून घेतले आहे
आपण या ट्युटोरियलमध्ये सर्वसामान्य कमांडस् ची माहिती घेणार आहोत
ज्या थोड्याशा फरकांनी बहुतांश सर्व लिनक्स शेल्स मध्ये वापरता येतात
आपण या ट्युटोरियलमध्ये बाश या शेल चा उपयोग करणार आहोत
कारण बाश हे सर्वात लोकप्रिय असलेले शेल आहे
आणि जवळजवळ सर्वप्रकारच्या युनिक्सवर वापरता येते
इतर वापरल्या जाणा या शेल्स पुढीलप्रमाणे
बोर्न शेल जे मुळात युनिक्स शेल आहे सी शेल आणि कॉर्न शेल
आपण कोणते Shellवापरत आहोत हे बघण्यासाठी टर्मिनल वर जा आणि एचो स्पेस डॉलर इन कॅपिटल शेल अशी कमांड टाईप करून एंटर दाबा
साधारणपणे binbash असा आऊटपुट मिळतो
याचा अर्थ आपण बाश शेल मध्ये आहोत
अनेक पध्दतींनी आपण वेगवेगळे शेल्स सक्रिय करू शकतो
ज्याबद्दल आपण ऍडव्हान्स ट्युटोरियलमध्ये जाणून घेऊ
कमांड्स या बहुदा सी मध्ये लिहिलेल्या प्रोग्राम फाईल्स असतात
या फाईल्स डिरेक्टरीमध्ये साठवलेल्या असतात
कमांडस् कुठे साठवलेल्या आहेत हे शोधण्यासाठी आपण टाइप या कमांडचा उपयोग करू शकतो
कमांड प्रॉम्प्ट वर टाइप स्पेस पीएस असे टाईप करून एंटर दाबा
पीएस ही फाईल bin या डिरेक्टरीमध्ये समाविष्ट केलेली आहे असे आपल्याला दिसते
जेव्हा आपण कमांड प्रॉम्प्ट वर कमांड देतो तेव्हा शेल डिरेक्टरीतील फाईलच्या यादीमध्ये त्या कमांडच्या नावाची फाईल शोधतो
ती फाईल सापडली तर त्या फाईलशी संबंधित प्रोग्रॅम कार्यान्वित करतो
नाहीतर कमांड नोट फाउंड ही एरर देतो
आपण नंतर पाहूच की ज्या डिरेक्टरीजचा शोध घेतला जातो त्यांची यादी पाठ या व्हेरिएबल मध्ये असते
आता जर आपल्याला ती यादी बघायची असेल तर टाईप कराः एचो स्पेस डॉलर कॅपिटल लेटरमध्ये पाठ आणि एंटर दाबा
कमांडस् बद्दल जाणून घेताना आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट माहित असणे आवश्यक आहे
लिनक्स कमांडस् चे दोन प्रकार आहेत
एक्स्टर्नल कमांड आणि इंटरनल कमांड
एक्स्टर्नल कमांड्स च्या फाईल्स स्वतंत्रपणे अस्तित्वात असतात
लिनक्स मध्ये बहुतांश कमांडस् अशाच प्रकारच्या आहेत
परंतु काही कमांडस् चे कार्य शेल मध्ये लिहिलेले असते
म्हणजेच त्याची स्वतंत्र रूपात फाईल उपलब्ध नसते
त्यांना इंटरनल कमांड्स म्हणतात
एचो कमांड ही वास्तवात एक इंटरनल कमांड आहे
त्याबद्दल आपण जाणून घेऊ
टर्मिनल वर जाऊन कमांड टाईप करा
टाइप स्पेस echoआणि एंटर दाबा
एचो इस आ शेल built इन असे आऊटपुट दिसेल
याचा अर्थ ही कमांड ही शेल मधूनच कार्यान्वित झाली आहे
म्हणून ही इंटरनल कमांड आहे आणि कमांडशी संबंधित फाईल नेम दिले गेलेले नाही
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कमांडस् ची रचना समजून घेणे गरजेचे आहे
कमांड ही एक शब्दाची किंवा स्पेस वापरून वेगळे केलेल्या अनेक शब्दांनी बनलेली असू शकते
दुस या प्रकारात पहिला शब्द ही खरी कमांड असते तर त्यानंतरचे शब्द हे आर्ग्युमेंट्स असतात
आर्ग्युमेंट्स हे कमांडमधील पर्याय एक्सप्रेशन किंवा फाइलनेम असते
आपण टाईप केलेल्या पर्यायानुसार एकच कमांड वेगवेगळे कार्य करू शकते
साधारणपणे पर्यायाच्या आधी एक किंवा दोन वजाची चिन्हे असतात ज्याला क्रमशः शॉर्ट किंवा लाँग पर्याय म्हणतात
टर्मिनल विंडो वर जाऊन कमांड टाईप करा आणि त्याचे आऊटपुट बघा
टर्मिनल विंडो रिकामी करण्यासाठी प्रथमclear असे टाईप करा
नंतर एलएस असे टाईप करून एंटर दाबा
पुन्हा क्लिअर असे टाईप करून एंटर दाबा
एलएस स्पेस माइनस आ असे टाईप करून एंटर दाबा
टर्मिनल विंडो रिकामी करण्यासाठी क्लिअर असे टाईप करा
एलएस स्पेस माइनस माइनस एल असे टाईप करून एंटर दाबा
टर्मिनल रिकामे करण्यासाठी क्लिअर असे टाईप करा
एलएस स्पेस माइनस डी असे टाईप करून एंटर दाबा
आता पर्याय बदलल्यावर कमांडचे कार्य कसे बदलते हे समजण्यासाठी एवढे पुरेसे आहे
लिनक्स मध्ये मोठ्या संख्येने कमांडस् आहेत
प्रत्येकासाठी अनेक पर्याय आहेत
कमांडस् संयुक्त रूपातदेखील वापरता येतात
ज्याबद्दल नंतर जाणून घेऊ
कमांडची माहिती देण्यास लिनक्सवर ऑनलाईन हेल्प सुविधा उपलब्ध आहे
मन कमांड आपल्याला सिस्टीमवर उपलब्ध असलेल्या प्रत्येक कमांडचे डॉक्युमेंटेशन प्रदान करते
उदाहरणादाखल एलएस कमांडबद्दल जाणून घेण्यासाठी टर्मिनल वर जाऊ
आणि एलएस या आर्ग्युमेंट सहित मन ही कमांड टाईप करा
म्हणजेच मन स्पेस एलएस असे टाईप करून एंटर दाबा
त्यातून बाहेर पडण्यासाठी क्यू दाबा
मन हे सिस्टीमचे मॅन्युअल पेज आहे
manबरोबर आर्ग्युमेंट देता येते
कमांड दिल्यानंतर या argumentशी संबंधित असलेले पेज दर्शवले जाते
मन कमांड मध्ये सेक्शनचे नावही देता येते
त्यानुसार शोध घेतला जातो
नाव दिलेले नसले तर मन कमांड उपलब्ध असलेले सर्व सेक्शन शोधते
व त्यातील फक्त पहिले पान स्क्रीनवर दाखवते
मन या कमांडबद्दल अजून अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही मन याच कमांडचा उपयोग करू शकता
टर्मिनल वर जाऊन मन स्पेस मन असे टाईप करा
आणि एंटर दाबा
त्यातून बाहेर पडण्यासाठी क्यू दाबा
मन कमांडसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत
आपण जास्त वापरल्या जाणा या कमांडस् बघू
काही वेळा आपल्याला योग्य कमांड माहित नसते
अशावेळी आपण काय करू शकतो
मन ही कमांडminus के हा पर्याय देते
ज्याद्वारे संबंधित कमांडस् ची यादी आणि त्यांचे कार्य संक्षिप्त रूपात दर्शवले जाते
उदाहरणार्थ आपल्याला एक डिरेक्टरी बनवायची आहे
परंतु त्यासाठीची योग्य कमांड आपल्याला माहित नाही
मग कमांड promptवर जा आणि मन स्पेस माइनस के स्पेस डायरेक्टरीज असे टाईप करून एंटर दाबा
दिलेल्या यादीतील प्रत्येक कमांडचा अभ्यास करून योग्य ती कमांड वापरता येते
वरील सर्व गोष्टी आपण अप्रोपोस या कमांडच्या सहाय्याने सुध्दा करू शकतो
कमांड प्रॉम्प्ट वर अप्रोपोस स्पेस डायरेक्टरीज असे टाईप करून एंटर दाबा
आणि येणारे आऊटपुट बघा
काही वेळा आपल्याला अधिक माहितीची आवश्यकता नसते
केवळ एखादी कमांड काय करते हे जाणून घेणे पुरेसे असते
त्यावेळी आपण व्हॉटिस किंवा मन माइनस एफ या कमांडचा उपयोग करू शकतो
टर्मिनल विंडो रिकामी करण्यासाठी क्लिअर असे टाईप करा
आता व्हॉटिस स्पेस एलएस असे टाईप करून एंटर दाबा
काही Commandना अनेक पर्याय असतात
जर आपल्याला त्या Commandना असलेल्या विविध पर्यायांची यादी हवी असेल तर आपण माइनस हेल्प या पर्यायाचा उपयोग करू
कमांड प्रॉम्प्ट वर जा आणि एलएस स्पेस माइनस माइनस हेल्प असे टाईप करा
आणि एंटर दाबा
आपण वरच्या दिशेला स्क्रॉल करू या
म्हणजे आपल्याला या मॅन्युअल पेज वरील सर्व पर्याय बघता येतील
आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद